आणि गरीब मानस इकडे नाय काय एडमिशन घेऊ शकतात नाय मेडिकल कॉलेज आहे ते आणि नाय काय लय मोठं कॉलेज आहे.

आणि लहान मुल्याचा आणि मुली मोठी मुल्यांच इकडे एक श कापडे मिळतात आणि किती कलर छान आहे कापडेचे आणि न्यू मॉडेल चे कापडे आहे ते आणि लई छान आहे.

एक कपड्याची शॉप आहे कपड्याच्या शॉप मध्ये रेमंड चा कपडा मिळतात एम_सी फॅब मिळतात एम_एस फॅब मिळतात आणि तुम्ही बघु शकता तो किती मोठी दुकान आहे.

वेगवेगळे झाड आहेत गवत पण आहे मला नही का ग्राउंड मध्ये किती शांत लागते वेगळे वेगळे फुलं आणि लहान मुलं त्यात खेळते बसते.

किती मोठा जीम आहे ते आणि नाही काय तिथे नाही काय लय-लय लोक येते वेट लॉस करायला आणि रनिंग करायला आणि नाही काय आपली हालत बनवलेला.